या चित्रात एक मोठा दगड दिसतोय त्याच्या दुसऱ्या शेजारी मोठा दगड ये आणि खालील जर बघितलं तर काटे दिसतात ये आणि काही झाडे येत आणि त्याच्या खाली बघितलं तर गवत हिरवगार आणि वरती निळसर आकाश ये जे खूप सुंदर ये.

कॅफे जिथ चॉकलेट म्हणून लिहिलेलय त्या चॉकलेटमध्ये त्यांनी जो ओ ये त्याच्यावर त्यांनी सायकल लावलय या साईटने त्यांनी काहीतरी थॉट्स स्प्रिंग मध्ये लिहिलेलेत खाली बेंचेस ठेवलेत लोकांना कुशन ये जे की ग्रीन कलर च लेदर च कुशन ये लाईट सोडल्यायत त्यामुळ त्याचे जे कॅफे तो खूप सुंदर दिस--

सूर्य दिसत नाही एवढा खास.

हे फोटो जो आहे तो माझ्याशी कारण कि अंधारात बसलाय आणि खूप सारी लोक दिसतात.

त्यात मुली दिसतायत हे काही कपडे धुवून वाळत टाकलेत त्यांनी त्याच्या दोऱ्यांवर तिकडे पलीकडच्या साईडला मोठा रो-हाऊस --

अ या फोटोत असं दाखवलं की एक मूर्ती आहे ती पण देवाची आणि खालील जर बघितलं तर त्या मूर्तीच्या हत्ती दिसतंय वाघ दिसतोय लक्ष्मी दिसते.

तो बनवला जातोय दरवाजा खूप सुंदर बनवलाय त्याच्यावर एक आर्किटेक्चर --

हॉटेल मध्ये पण हॉटेल ची कामे एक पण माणूस नाहीये.

याच्यावर एक छान जग दिसतय या साईडला बॅग दिसतीये रेड कलरची टेबल आणि खुर्ची ये आणि इथन बाहेर जायला जागा ये खिडक्या उघड्यायत.

त्या लायटिंग च्या वायऱ्या जाताना दिसताते. मुलं क्रिकेट खेळते. एक मुलगी सुद्धा त्यांच्यात खेळायला पलीकडं झाडं एत.

इथ तीन चार पोती येत त्यात लाल कलरचे गुलाब गुलाबांचे कलर येत लाल गुलाब--